क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत रेफरन्स व्हेरिएबल्स ऑब्जेक्ट्स बनवणे आणि त्यांना मेमरी प्रदान करणे
ह्यासाठी वापरणार आहोत उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स इदे 370 ह्या पाठासाठी इक्लिप्स च्या सहाय्याने सिंपल क्लास बनवता यायला हवा
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpspoken tutorialओआरजी व्हेरिएबल्स आणि मेथड्स ह्या दोघांनी मिळून क्लास मेंबर्स बनतात
क्लास मेंबर्स एक्सेस करण्यासाठी क्लास ऑब्जेक्ट बनवणे आवश्यक आहे
ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू
ऑब्जेक्ट हा क्लास चा इन्स्टन्स असतो
प्रत्येक ऑब्जेक्ट ला स्टेट आणि बिहेव्हियर असते
मागील पाठातील ह्युमन बेइंग क्लास चे उदाहरण आठवा
ऑब्जेक्ट ची स्टेट फील्ड्स किंवा व्हेरिएबल्स मध्ये संचित असते
मेथडस द्वारे त्याची बिहेव्हियर दिसते
आता रेफरन्स व्हेरिएबल्स विषयी जाणून घेऊ
जावा मध्ये आठ प्रिमिटिव्ह दाता टाईप्स आहेत
बाकी सर्व टाईप्स हे ऑब्जेक्ट्स स्वरूपात असतात
ऑब्जेक्ट्स संदर्भातील व्हेरिएबल्स ना रेफरन्स व्हेरिएबल्स म्हणतात
मागील पाठातील बनवलेल्या स्टुडेंट ह्या क्लास वर जाऊ
ह्या क्लास मधील मेन मेथड काढून टाका
कंट्रोल आणि स् दाबून फाईल सेव्ह करा
त्याच प्रोजेक्ट मध्ये टेस्टस्टुडंट नावाचा दुसरा क्लास बनवा
मी तो आधीच बनवला आहे
ह्या क्लास मध्ये मेन मेथड आहे
आता मेन मेथडच्या आत स्टुडेंट क्लास चे ऑब्जेक्ट बनवू
त्यासाठी मेन मेथडमध्ये टाईप करा स्टुडेंट स्पेस स्टड1 इक्वॉल टीओ न्यू स्पेस स्टुडेंट ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन
असे स्टुडेंट क्लास चे ऑब्जेक्ट बनवले
येथे स्टुडेंट हे क्लास चे नाव आहे ज्यासाठी आपण ऑब्जेक्ट बनवत आहोत
स्टड1 हे रेफरन्स व्हेरिएबल स्टुडेंट क्लास चा ऑब्जेक्ट निर्देशित करते
आणि न्यू हा कीवर्ड नवीन ऑब्जेक्ट ला जागा प्रदान करतो
स्टड1 हे स्टुडेंट क्लास चे ऑब्जेक्ट नाही हे लक्षात घ्या
ते फक्त नव्या बनवलेल्या ऑब्जेक्ट चा संदर्भ संचित करत आहे
आता स्टड1 मध्ये काय संचित होते ते पाहू
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये स्टड1 कंटेन्स स्पेस प्लस स्टड1 आणि नंतर सेमिकोलॉन

आता टेस्टस्टुडंट डॉट जावा ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला असे आऊटपुट दिसेल
नवीन तयार झालेला ऑब्जेक्ट स्टुडेंट नावाच्या क्लास चा आहे
दुसरा भाग हा ऑब्जेक्ट चा मेमरी एड्रेस आहे
स्टड1 द्वारे आपण स्टुडेंट क्लास ची फील्ड्स आणि मेथडस एक्सेस करू शकतो
त्याबद्दल पुढील पाठात पाहू
आता स्टुडेंट क्लास साठी आणखी एक ऑब्जेक्ट बनवू
टाईप करा स्टुडेंट स्पेस स्टड2 इक्वॉल टीओ न्यू स्पेस स्टुडेंट ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स semi कॉलन
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मध्ये स्टड2 कंटेन्स स्पेस प्लस स्टड2 आणि नंतर सेमिकोलॉन

फाईल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा
असे दिसेल की स्टड1 आणि स्टड2 हे दोन वेगळे ऑब्जेक्ट्स वापरतात
हे स्टड1 आणि स्टड2 हे दोन वेगळे विद्यार्थी निर्देशित करतात
त्यांचे रोल नंबर्स आणि नावे वेगळी आहेत
आपण येथे बदल करू शकतो
टाईप करा स्टुडेंट स्टड2 इक्वॉल टीओ स्टड1
ही फाइल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा
येथे स्टड1 आणि स्टड2 एकाच ऑब्जेक्ट ला निर्देशित करत आहेत
म्हणजेच स्टड1 आणि स्टड2 एकच रोल नंबर आणि नाव असलेला ऑब्जेक्ट निर्देशित करतात

आपण शिकलो रेफरन्स व्हेरिएबल्स नव्या ऑपरेटर द्वारे ऑब्जेक्ट बनवणे आणि रेफरन्स प्रदान करणे
असाईनमेंट टेस्टेम्पलॉई नावाचा दुसरा क्लास बनवा
ईएमपी1 e m पी 1 हे रेफरन्स व्हेरिएबल असलेले एम्प्लॉई ह्या क्लास चे ऑब्जेक्ट बनवा
प्रकल्पाची अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो हा पाठ येथेच संपतो
160ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते
धन्यवाद